आता india च्या स्पर्धेबाबतची प्राथमिक माहिती काय आहे तर सुरवात कधी झाली दोन हजार अठाराला झाली सतरा आणि एकवीस वयोगटातील कोणत्या वयोगटातील अं खेळाडू या स्पर्धेत सहभागी असतात सतरा आणि एकवीस वर्षे वयोगटातील या स्पर्धा घेतल्या जातात उद्देश काय घराघरातील क्रीडा गुणवत्त शोधले हा एक उपदेश आहे शालेय स्थरावरील विधार्थी जे क्रीडा ओळखले आहेत आणि देशात

ठिकाण दक्षिण आफ्रिकेमध्ये ही स्पर्धा पार पडली आठव्या क्रमांकाची विजेता संघ ऑस्ट्रेलिया ही स्पर्धा सहाव्यांदा जिंकली. ही स्पर्धा कितव्यांदा जिंकली. सहाव्यांदा जिंकली महिला t twenty cricket world cup ही ऑस्ट्रेलियाने स्पर्धा सहाव्यांदा जिंकली कितव्या क्रमांकाची आठव्या क्रमांकाची सहाव्यांदा जिंकली असेल ऑस्ट्रेलिया दोन हजार तेवीस चा उपयोजित संघ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकेला हरवलं ऑस्ट्रेलियाचा कर्णदार आस्ट्रियाची कर्णदार कोण होती ही ऑस्ट्रेलियाची कर्णदार होती आता हे बघा सामना काही झाला ऑस्ट्रेलियाची ही जी खेळाडू आहे तिला मिळाला ऑस्ट्रेलियाचीच आहे तिला मिळाला ऑस्ट्रेलियाने सलग तिसऱ्यांदा world cup जिंकला सलग कितव्यांदा जिंकला तिसऱ्यांदा जिंकला पुरुषाचे one day world cup महिलांचा t twenty world cup दोन वेळा जिथे बऱ्याच वेळा hi-trick करणारा हा एकमेव संघ जगातला एकजूट संघ ठरलाय अश्या पद्धतीने हा भाग लक्षात ठेऊ शकता दोन हजार बावीस तेवीस आता एक लक्षात घ्या जोडून वर्ष दिले बावीस तेवीस विजेता संघ सौराष्ट्र कोणता संघ विजेता आहे सौराष्ट्र संघ विजेता आहे दुसऱ्यांदा झालेलं आहे पश्चिम बंगालवर मात केलेली आहे पहिल्यांदा दोन हजार एकोणवीस वीस मध्ये ह्या संघाने स्पर्धा जिंकली बंगालवर अह मात्र त्यावेळेस म्हणजे

तर एकोणविशे त्रेचाळीस चौरेंचाळीस च्या दरम्यान पश्चिम भारत नावाने ओळखला जात असे. आता एका सामना वेळी या रणजित सामना जयदेव उराडकर नऊ विकेट घेतल्या. मालिकावीर अर्पित वसावडा नऊशे सात धावा यांनी केल्या आहेत. सौराष्ट्र संघ पाच वेळा अंतिम सामना खेळाला परंतु दोन वेळा ही स्पर्धा सौराष्ट्र संघाने जिंकली. दोन हजार बावीस तेवीस मध्ये विजय हार ह्या एक देशीय देखील पटकावण्यात स्वराष्ट्राने यश मिळवलेले आहे. म्हणजे बघा. सौराष्ट्र संघ स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली त्या संदर्भात या रणजित स्पर्धेच्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे प्रथमच ती कोणत्या राज्यात पार पडली तर सिक्कीम राज्यात पार पडली आपण सुरवातीच्या याच्या मध्ये तुम्ही बघितलं तर अं ठिकाण कुठलं दिलेलं आहे सिक्कीम दिलय अशा ठिकाणी तुम्ही हा भाग तुम्ही लक्षत ठेऊ शकता त्यानंतर या ठिकाणी लक्ष्यात घ्या या स्पर्धे बाबतची प्राथमिक माहिती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे रणजित स्पर्धांची सुरवात झाली एकोणीशे चौतीसला पहिला विजेता संघ ठरला मुंबई सर्वाधिक एक्केचाळीस सर्वाधिक एक्केचाळीस ही स्पर्धा कोणी जिंकली मुंबई संघाने जिंकली असं या ठिकाणी लक्षात येत

माहित आता त्यानंतर राष्ट्रीय घटनेमधला सर्वात महत्वाची घटना म्हणजे या ठिकाणी लक्ष्यात घ्या भारतात चा साकार सापडला battery मध्ये ज्याचा वापर केला जातो आपण जास्त करून

एकूण किंमत तीन हजार तीनशे चौऱ्यांशी कोटी इथे म्हटलेलं आहे अं sorry अब्ज आहे कोटी नाही तर अब्ज आहे तीन हजार तीनशे चौऱ्याऐंशी अब्ज आहेत कोणी शोध लावला तर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण GSI न शोध लावला smartphone laptop पासून तर electronic वाहनांच्या battery साठी आवश्यक असलेला lithium या दुर्मिळ खनिजाच्या एकोणसाठ लाख कणांचा साठा सापडला आहे. किती लाख कणांचा एकोणसाठ लाख कणांचा साठा सापडला आहे. सध्या भारतात lithium साठी ऑस्ट्रेलिया अर्जिनट्यावर अवलंबून आहे भारत देश lithium च्या आयातीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे ही देखील बाब महत्वाची आहे भारत lithium iron battery साठी लागणारी ऐशी टक्के सामग्री कोणाकडून आयात करतो चीन कडून आयात करतो lithium ला पांढरे सोने म्हटले जाते काय म्हटले जाते पांढरे सोने म्हटले जाते lithium एक चांदीसारखा पांढरा रासायनिक धातू आहे तो चांदीसारखा पांढरा रासायनिक धातू आहे जो खूप हलका आहे गेल्या काही वर्षांपासून lithium चा वापर battery बनवण्यासाठी होत आहे सर्वात जास्त वापर कशासाठी battery बनवण्यासाठी होत आहे. lithium हे जगाच्या ऊर्जेच्या गरजेचे भविष्य मानले जात आहे. भविष्य पेट्रोल डिझेल कोळश्या या जीवाष्म इंधिनाच्या घटत्या उपलब्धतेमुळेच पर्याय म्हणून जग या स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल करत आहे आणि स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल करत असताना भारतमध्ये जम्मू काश्मीर मध्ये या पांढऱ्या सोन्याच्या आपलं काय झालेलं आहे अं ही आपल्या भारतासाठी अं खूप आशादायी बाब आहे असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर science technology मधली घटना आहे जी ती फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये महत्वपूर्ण घटना ही घडलेली आहे sslv ही दोन अग्निबाणाचे यशस्वी प्रेक्षेपण आपण अनेकवेळी ऐकलेलं असेल ऐकलं असेल आता काय SSLV ही दोन अग्निबाणाची यशस्वी प्रेक्षपण नेमकी ती आता काय ते आपण समजून घेऊ. बघा. दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी भारतीय अवकार संशोधन संस्थेने म्हणजे इस्रोने SSLV म्हणजे लघु उपग्रह प्रेक्षपण यान काय म्हटले

दहा point दोन किलोग्रॅमचा आहे चेन्नई यांनी बनवलाय आठ point दोन किलोग्रॅमचा म्हणजे SSLV च्या माध्यमातन तीन उपग्रहाच प्रेक्षपण केलंय ते तीन उपग्रहांची नाव हा व्यवस्तीत भाग तुम्हाला माहित असं गरजेच आहे याचा वाटल्यास screenshot मारून घ्या EOS SSLV च्या माध्यमातून दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला प्रेक्षपण झालंय त्यानंतर यातला पुढला भाग या rocket च्या rocket ने पृथ्वीच्या सडे चारशे किलोमीटरच्या कक्षेमध्ये हे यान अं हे अह उपग्रह स्थापित केले आंध्रप्रदेशमधील येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून उड्डाण केलं ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये already हे प्रेक्षपण ठरलं होत दोन हजार बावीस मध्ये SS LV चे परंतू ते त्यावेळचं प्रेक्षपण अयशवी ठरलं आणि या वेळेस फेब्रूवारी महिन्यामध्ये हे success ठरलेलं आहे आता SSLV च्या क्षमतेच्या बाबत बघा दहा ते पाचशे किलो वजनाचे लहान सूक्ष्म अतिसूक्ष्म उपग्रह पाचशे किलोमीटर कक्षेमध्ये सोडू शकतो याची वैशिष्ट्ये काय तर क्षमता त्याची वैशिष्ट्ये काय असा प्रश्न आला असता दहा ते पाचशे किलो वजनाचे लहान सूक्ष्म अतिसूक्ष्म उपग्रह पाचशे किलोमीटर कक्षेमध्ये सोडू शकतो पृथ्वीपासून जवळच्या कक्षेमध्ये मागणीप्रमाणे प्रक्षेपण करणे त्याची क्षमता आहे हा एक त्याचा फायदा आहे ते अग्निमान एकाच वेळी एका पेक्षा जास्त करू शकतात त्यामुळे कमी खर्चात कमी वेळात यशस्वीरीत्या सगळ्यात महत्वाचा फायदा काय कमी खर्चात आणि कमी वेळात अवकाशाचा अभ्यास करणं आपल्याला इथूनपुढे शक्य होणार आहे प्रेक्षेपणासाठी तुलनेने कमी पायाभूत सुविधा मानाने साठी कमी पायाभूत सुविधा लागणार आहे त्यामुळं ते भविष्यासाठी खूप महत्वाचं अं उड्डाण ठरणार आहे त्यानंतर महत्वाची घटना आहे घटना आहे aero india show दोन हजार तेवीस हवाईच बेंगळुरू ठिकाणी हा aero india show पार पडला आयोजक हवाई जहाजाचं आयोजन केलं होत. उद्देश काय विविध देशाच्या सौरक्षण क्षमतांचे दर्शन घडवले या aero india show च काय आहे विविध देशाच्या सौरक्षण क्षमतांचे दर्शन घडवणं दर्शवणं घडवणं हा उद्देश आहे एकोणविशे शहाण्णवला सुरवात झाली आठशे नऊ कंपन्यांचा सहभाग होता हे प्रदर्शन भारताच्या सामर्थ्याच्या विस्तारीकरणाचे एक उदाहरण आहे दर दोन वर्षाने भरलं जात प्रदर्शनात सहभागी देश किती आहेत अठयान्नव देशांनी सहभाग घेतला होता ही देखील बाब महत्वाची आहे प्रदर्शनाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले चौदाव्या क्रमांकाचे अं प्रदर्शन आहे तेरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी पार पडलं प्रदर्शनात देशातील लढाऊ विमाने हेलिकॉप्टर विदेशी विमाने विदेशी लढाऊ विमाने हेलिकॉप्टर सहभागी झाले होते आशियातील सर्वात मोठा बघा आशिया खंडातील सर्वात मोठा आहे दोन हजार तेवीसची संकल्पना त्याची theme काय होती एक अब्ज संधीची धावपटी म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या अशा पद्धतीनं च्या संदर्भामध्ये माहीत असणं गरजेचं आहे त्यांनतर बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे वर्धा जिल्यात दोन हजार तेवीसच पार पडलं ते कुठे पार पडलं वर्ध्याला पार पडलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमीलन तीन चार पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी पार पडलं कितव्या क्रमांकाचे शहान्नव्या क्रमांकाचे

वर्धा या ठिकाणी शहान्नव्या क्रमांकाचं होत अध्यक्ष कोण आहे तर नरेंद्र चिपळगावकर हे अध्यक्ष आहेत आता या ठिकाणी लक्षात घ्या अध्यक्षेच्या बाबत आपल्याला माहिती विचारली जाते आता मी या ठिकाणी काही detail माहिती दिलेली नाही अं तुम्ही सगळ्यांनी मला एक अशा आहे की दोन हजार तेवीसच book वाचलं असेल ते वाचलं असेल तर आपलं एप्रिलच्या combine study आणि जूनच्या राजकीय परीक्षेत ते अतिशय उपयुक्त आहे तर त्याच्या मध्ये नरेंद्र चिपळगावकर यांच्या बद्दल detail माहिती लिहिली होती ती एकदा वाचून घ्या दुसरं म्हणजे अह मार्च end ला पंचवीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत market ला तीन महिन्याचं cover केलं जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तीन महिन्यांचं cover असणार माझी चौसष्टवी आवृत्ती प्रकाशित होती ती चौष्टावी आवृत्ती आणि मुख्य दोन पुस्तक वाचन गरजेचं आहे कारंकी आपल्या परीक्षेला एक ते दीड वर्षाच्या घटना परीक्षेला परीक्षेमध्ये विचारतात दहा ते पंधरा मार्कांच्या या घटनांची तुम्हाला तयारी करण्यासाठी तुम्हाला आणि आत्ता नव्याने पंचवीस मार्च मध्ये माझी चालू बरोबरची चौसष्टावी प्रकाशित होती ते वाचन गरजेचं आहे या संमेलनांच्या स्वागताचे कोण आहेत दत्त मेघे सौरक्षक सागर मेघे वडील आणि मुलगा स्वागताने आखिल भारतीय मराठी संमेलनातील ही पहिली व्यथा आहे आयोजकाने विदर्भ साहित्यसंगेला अं या वर्षी शंभर वर्ष पूर्ण झाले शताब्दी वर्ष पूर्ण झालेत उदघाटक म्ह्णून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्तित होते आखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ज्या काही अध्यक्ष आहेत कोण आहे त्या अध्यक्ष त्या संमेलाच्या उषा तांबे आहेत अशापद्धतीने त्यांच्याबद्दल माहित असणं गरजेचं आहे. त्या नंतर संत साहित्य संमेलन दोन हजार तेवीस हे संमेलन परभणी या ठिकाणी ते पार पडलं प्रमाण अकराव्या क्रमांकातलं बारा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी पार पडलं. उदघाटक कोण होते स्वागताध्यक्ष रत्नाकर घुटे वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी आणि हे संमेलन वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्रद्वारे हे साहित्य संमेलन घेतलं जात अन संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत ह. भ. प. तुकाराम महाराज गरुड ठाकूर बुआ म्हणजे बघा साहित्यसंमेलन जस पार पडलं तसंच संत साहित्य संमेलन कदाचित बऱ्याच वेळेस साहित्य संमेलन सोडून सुद्धा वेगळ्या साहित्य संमेलनावर प्रश्न विचारला जातो कारंकी व्यसनमुक्ती संमेलनावर प्रश्न आलेला आहे पक्षमित्र संमेलनावर प्रश्न आलेला आहे म्हणून या ठिकाणी आपण हे वेगळं जे काही साहित्य संमेलन फेब्रुवारीमध्ये पार पडलं आहे ते आपण या ठिकाणी घेतले आहे त्यानंतर महाराष्ट्राविषयी प्रादेशिक घटनांमध्ये अतिशय महत्वपूर्ण असा पुरस्कार declare झालाय दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार बावीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार declare झालाय महाराष्ट्र राज्यात कोणत्याही क्षेत्रात बघा कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचवण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणारी वृत्ती महाराष्ट्र भूषणास सर्वोच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराची घोषणा पहिल्यांदा एकोणविशे पंचान्नवला आली युती शासन आलं म्हणून मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेस मनोहर जोशी यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा केली पंच्यान्नवला. पुरस्काराची सुरुवात झाली शहाण्णवला पहिला पुरस्कार पु. ल. देशपांडे याना मिळाला या पुरस्काराचे स्वरूप पंचवीस लाख करण्यात आले change करण्यात आले एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी या पुरस्काराची रक्कम दहा लाखावरून बघा ही रक्कम दहा लाखावरून आता किती लाखांपर्यन्त आली पंचवीस लाख करण्यात आली चालू घडामोडी नेहमी चालू असतात जे काही बदल झालेत तेच लक्षात घेणं गरजेचं आहे दहा लाखावरून ही रक्कम किती लाख झाली

दोन हजार बावीसचा पुरस्कार आठ फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी जाहीर झाला दोन हजार बावीसचा पुरस्कार सतराव्या क्रमांकाचा कितव्या क्रमांकाचा सतराव्या क्रमांकाचा परंतु तो व्यक्तीला द्यायचा नाही बऱ्याच वेळेस तो विभागून दिला जातो म्हणून क्रमांक सतराव्या पूर्वी व्यक्ती कधी एकोणवीस व्यक्ती आहेत आणि दोन हजार बावीसचा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे ते जेष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी याना जाहीर झाला.

चौदा मे एकोणविशे सेहेचाळीसला त्यांचा जन्म कुठे झाला रेवदंडा मूळ जिल्हा कुठला रायगड गेल्या तीस वर्षांपासून ते निरूपण करत आहेत आदिवासी वाडा वस्त्यावर वाडी वस्त्यावर व्यसनमुक्तीचे त्यांनी मोठे कार्य केलेले आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणून ओळखले जातात. अप्पासाहेब धर्माधिकारी हे समाजपरिवर्तनाच्या म्हणून काम करत आहेत. हे बघा अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याबद्दल ही माहिती असणं गरजेचं आहे व अप्पासाहेब धर्माधिकारी यांची जी माहिती त्यांचाबद्दल असा जर प्रश्न आला तर आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठका सुरु केल्या. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी हाती घेतले. वृक्षरोपण रक्तदान शिबिरे आयोजित केली. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता दोन हजार चार मध्ये doctorDY पाटील विद्यापीठ नेहरू यांनी त्यांना विद्यालंकार ही मानक पदवी दिली. आज एक बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे दोन हजार सतराला त्याना भारतसरकारचा पद्मश्री हा जो चौथा नागरी पुरस्कार आहे तो जाहीर झाला होता. समर्थ रामदास स्वामी यांच्या श्रीमंत दासबोध ग्रंथाच्या माध्यमातून लोकांचे निरुपन करण्यासाठी दिवंगत doctor श्री नराशय धर्माधिकारी आणि त्यांचे सुपुत्र doctor अप्पासाहेब धर्माधिकारी याना ओळखलं जात. त्यांचं हे विशेष कार्य आहे.

प्रधान करण्यात आलं होत त्यानंतर दोन हजार बावीसला अप्पासाहेब धर्मधिकारी याना हा पुरस्कार जाहीर झाला. पिता पुत्राना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे अशा पद्धतीने यांच्या बाबत लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

या कवी वडील राजा नीलकंठ बडे यांच्या गीताला गीतेमधील जी काही दोन चरण आहेत या गीताला महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलाय आणि छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीच्या अवचित्य साधून एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून हे गीत राज्यगीत म्हणून करण्यात आलेले आहे हे राज्यगीत एक point चाळीस मिनटात शंभर ते एकशे पाच सेकंदात वाजविता किंवा गाता येणार आणि हे जे काय गीत लिहिले ते कोणी लिहिले राजा बडे यांनी लिहिले आहे संगीतकार कोण आहे श्रीनिवास खरे आहेत गायक शाहीर साबळे कृष्णराव साबळे आपण त्याना म्हणतो दोन हजार तेवीश्या वर्षी जन्म शताब्दी वर्ष त्यांचं महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून करणाऱ्या दोन चरणाचे संगीत संयोजन कमलेश भडंकर यांनी केले असून अवधूत गुप्ते गणेश, उमा, चन्द्रशीलआणि वैशाली बस्ते यांनी ते गीत गायले म्हणजे आत्ता जे गीत गायलेले आहे ते कोणी गेले असा प्रश्न विचारला जाऊ शकतो चंद्र परंतु महाराष्ट्र गीताचा प्रारंभ आत्ताचे म्हणजे सांस्कृतिक कार्य जी काही महाराष्ट्राची आहेत सुधीर मूलघट्टीबाल यांनी सुरवात चंद्रपूर जिल्ह्यातनं अं केलेली आहे त्यानंतरचा हा पुढला पुरस्कार आहे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार तेवीस या पुरस्काराची सुरवात झाली आहे दोन हजार आठला कोण देत महाराष्ट्र शासन देत स्वरूप काय पाच लाख रुपये कोणाला दिल्या जातो संत साहित्य व उत्कृष्ट साहित्य लिहीणार्या किंवा संतना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला हा पुरस्कार दिल्या जातो. पहिला पुरस्कार प्राप्त व्यक्ती कोण आहे राची डेरे. तर बघा पहिला पुरस्कार प्राप्त व्यक्ती राची डेरे सुरवात कशी झाली कोणाकडे दिला स्वरूप काय हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार एकवीस बावीस तेवीसचे सदर पुरस्कार जाहीर झाले. तरी बघा एकवीस हा पुरस्कार बाबा महाराज सातारकरला चौदाव्या क्रमांकाचा मिळाला. जे फेब्रुवारी मध्ये जाहीर झालेत. दोन हजार बावीस चा पुरस्कार गोविंदगिरी महाराज पंधराव्या क्रमांकाचा पुरस्कार दोन हजार तेवीसचा बाबू गावकर शास्त्री सोळाव्या क्रमांकाचा पुरस्कार आत्ता पर्यंत काय सोळा व्यक्ती या सोळा व्यक्तीतील एकमेव पुरस्कार प्राप्त महिला आहे doctor उषा देशमुख याना दोन हजार सोळावा तो देण्यात आला होता तर हित बघा दोन हजार तेवीस मध्ये एकवीस बावीस आणि तेवीस चे पुरस्कार declare झालेत एकवीस गोविंद देवगिरी महाराज बावीसचा तेवीसचा बाबुराव शास्त्री

याच्यामध्ये मतदान झालं तीस जानेवारी दोन हजार तेवीसला निकाल लागले दोन फेब्रूवारी दोन हजार तेवीसला विधान परिषदेत शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ जे काय अं रिक्त झाल्याच्या जागा या पुढील पाच जागांसाठी मतदान पार पडली आहेत आता कोणते अं मतदार संघ होते बघा औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ नागपूर शिक्षक मतदारसंघ कोकण शिक्षक मतदारसंघ नाशिक पदवीधर मतदारसंघ आणि अमरावती पदवीधर मतदारसंघ यामध्ये कोण निवडून आलं कोण पराभूत झालं हा भाग आपल्याला माहित असणं गरजेचं आहे औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे निवडून आले पराभूत कोण झाले किरण पाटील हे भाजपचे उमेदवार पराभूत झाले नागपूर या मतदार संघामधनं सुधाकर आडबाले विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ते सुधाकर आडबाले हे विजयी झाले नागुराव जानोर हे भाजपचे पराभूत झाले. तर महाविकास आघाडीनं आडबाले यांना पाठींबा दिला होता. कोकणमधन ज्ञानेश्वर म्हात्रे भाजपचे विजयी झाले. बाळाराम पाटील महाविकास आघाडीचे पराभूत झाले. नाशिकमधन सत्यजित चाबळे जे काही जास्त चर्चेत निवडणूक राहिली अपक्ष होते. काँग्रेस मधनं. तरी सुरवातीला लढवली होती सगळ्यांचं काय झालं ते सगळ्यांना माहिती सत्यजित तांबे हे अपक्ष म्हणून निवडून आले. शुभांगी पाटील महाविकास आघाडी मधनं पराभूत झाल्या. अमरावतीचे धीरज निगाडे महाविकास आघाडीतनं निवडून आले. रणजित पाटील या ठिकाणी

विधान परिषद निवडणुकीत पसंती क्रमांकाची पद्धत होती निवडणूक कशी होती तर पसंती क्रमांकाची पद्धत वापरली जाते विधान परिषद सदस्येचा कार्यकाळ सहा वर्षाचा असतो. विधान परिषदेस स्थायी सभागृह आहे. ते कधीही विसर्जित होत नाही दर दोन वर्षांनी अन तेवढेच नव्याने निवडले जातात जे आपल्या political science मध्ये आहे निवडणूक आलेली आहे तो भाग पाहतो तर त्याला जोडून या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ अशे असतात की प्रत्येक निवडणुकीच्या आधी मतदारांना नव्याने नाव नोंदणी करावी लागते. नोंदणीतच मतदारांनाच मतदान करता येऊ शकते हा एक महत्वाचा भाग आहे इथं हा मतदार संघ कायम अस्तित्वात नसतो बघा हे वाक्य महत्वाचं विधानात्मक statement स्वरूपात हे प्रश्न आले तर हे जी काही वाक्य मी सांगितली ती महत्वाची हा मतदार संघ कायम अस्तित्वात नसतो तर दार सहा वर्षांनी सर्व नवे जुने पदवीधर शोधायचे त्यांची नावे नव्याने समाविष्ट करायची अत्यंत अल्पसंख्येतुन या मतदानाचा प्रतिनिधी निवडून द्यायचा निवडणूक संपली की मतदार संघ संपला पुन्हा सहा वर्षानंतर याच मतदार संघात नोंदणी करून कान फुकायचे निवडणूक लढवायची निवडणुकीला मतदान करायचं अशा पद्धतीचा हा पदवीधर शिक्षक मतदारसंघ असतो त्यानंतर आहे तो ग्रामीण पुरस्कार दोन हजार तेवीस पाचष्ठ क्रमांकाचं आहे हा ग्रामीण पुरस्कार पार पडला ग्रामीण पुरस्कार संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार जो तुम्हाला साधा सोपा प्रश्न येईल ग्रामीण पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील आहे. संगीत क्षेत्रातील आहे. द्वारे national academy of recording arts and science द्वारे हा पुरस्कार काय केल्या जातो दिल्या जातो बेंगळुरू मधील संगीत संचालक रिकी रेग यांचा divine types या album ला best immersive album या प्रकारात ग्रामीण पुरस्कार मिळालाय हा तिसरा ग्रामीण पुरस्कार आहे बघा आता या ठिकाणी बघा तिसरा ग्रामीण पुरस्कार हा तिसरा ग्रामीण पुरस्कार आहे हा नऊ गाण्यांचा album आहे प्रत्येक जीवाला महत्व आहे हा संदेश या गाण्यातून देण्यात आला आहे यांच्यसह मिळून त्यांनी या album ची निर्मिती केलीये कोणाबरोबर त्यांनी या album ची निर्मिती केलीये हा एक भाग असं गरजेचं आहे अन तिसऱ्यांदा ग्रामीण पुरस्कार मिळाला हे दोन वाक्य महत्वाची आता मग दुसऱ्यांदा मध्ये बघा याच्यात तो पुढला भाग या ग्रामीण पुरस्कारामध्ये

मारून घेऊ शकता तो screen वर बघा येतंय लक्षात त्यानंतर बघा जे प्रसिद्ध आपल्या carrier मधील बत्तिसाव्या क्रमांकाचा पुरस्कार जिंकून त्यांनी

news album प्रकार album प्रकार कुठला best news चा audio album प्रकार

हिंदुस्तानात इसवी सन अठराशे सत्तावन च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध झालेल्या स्वतंत्र उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांना शौर्याने त्यांना त्यांच्या शौर्याने त्यांना क्रांतीकारांची स्मृती देवता म्हणून जमनासात आढळ स्थान प्राप्त झाले आहे. राणी लक्ष्मीबाई शवंत भाषेत हिंदी व मराठी अर्थराणी लक्ष्मीबाई वर्ष अठराशे चौपन्न महाराणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे भट. ते रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गुढे गावाचे होते. साताऱ्याच्या धावडशी येथील भूमी केंद्र स्वामिनी आम्हाला सेवेत रुजू करून घेतले होते. थोर पुरुषांची समाधी मंदिराच्या परिसरात आहे. नंतर काही मंडळी दक्षिणेकडे गेली. कोट कोलदे खेडकर या भागात राहिले. तर कृष्णाजी बळवंतराव मोरोपंत आणि सदाशिव हे हे पुणे काशी मिठूर आणि झाशीला वास्तव्यास राहिले. आज काही वंशज नागपूर व साताऱ्यात आहेत. तांबेचा पानिपत युद्धातही सहभाग होता. राणीचा जन्म मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील कासे येथे एकोणवीस नोव्हेंबर अठराशे पस्तीस झाला. तांबे हे मूळ निवासी गुढे ग्राम रत्नागिरी येथील होते. व्यवसाया निमित्त पुणे व सातारा येथे स्थायिक झाले. तर निंबाळकर मूळ निवासी कोटग्राम रत्नागिरी येथील होते. पेशव्यांनी त्यांना जळगावच्या पारवा येथील जहागिरी दिली. व कालांतराने झाशी संस्थान अशी सुभेदारी दिली. इसवीसन अठराशे अठरा नंतर इंग्रजांशी तह करून निंबाळकरांनी झाशी वर्षभर सांगून घेऊन महाराजाची पदवी धारण केली. धोरणे युद्ध शस्त्रीय अनमोल शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मता कोणत्याही राजघराण्यांतील नसल्या तरीही राजकारणाशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या वाढलेल्या होत्या. अश्व परीक्षेचे सर्व मानदंड माहित असणार्‍या राणी लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काही पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत धोंडोपंत बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे यांनी आणि जयाजी शिंदे व महाराणी लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही असो असं दृश्य करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाईंना युद्धशास्त्रात हे प्राविण्य मिळाले. माझ्या गावाची नांद्रे बळवंत देवधर नावाचे उत्तम उत्तम कसरत करतो आणि कुस्तीवर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मलखाम नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता विलक्षण चपळता शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य काटकपणा आणि चतुरस्र शुबाश वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येची राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या. महाराणी लक्ष्मीबाईचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी धोरणीपणाने लष्करी पोशाखात वावरण्याचे ठरवले. एकोणवीस मे इसवीसन अठराशे बेचाळीस मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थेचे संस्थानाचे राजे झाशी नरेश श्रीमंत महाराज धनराज महाराणी धनराज महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मी असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावास पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग राणी लक्ष्मी बाईंनी स्वतत्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम कसरत घोडेस्वारी तलवारबाजी नियमित सुरु ठेवली.

मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याचा आनंदात असणाऱ्या गंगाधरराव या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वस वासुदेवराव नेवाळकर यांच्या आनंदराव मुलाला दत्तक घेऊन त्यांचे दामोदर असे नाव ठेवले.

मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून कंपनी सरकारचा अध्याय बेकायदेशीरपणा आणि खोड खोडसाळपणा उघड केला एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले.

करून कंपनीला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्याने व कंपनीच्या अधिकाऱ्याला उमा त्याने चे धारिष्ट करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या व्यक्तींमध्ये एक होत्या. परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय घेऊन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने पेटलेल्याचे असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. तेरा मार्च इसवीसन अठराशे छप्पन रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानंतर त्यानुसार व्यस्त मंजूर करून झाशी संस्थान ब्रिटिश संस्थानात विलीन करण्यात आले. त्यावेळी स्वाभिमानी राणीने मी माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तीदायक उद्गार काढले. झांशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला जावे लागले. राणी लक्ष्मीबाईंनी म्हणजे हाही काळ शांत बसावे लागत होते.

केवळ पस्तीस शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांची परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढील बाबीस जुलै इसवी सन अठराशे सत्तावनला ब्रिटिशांनी राणीचा झाशीचा अधिकार स्वतंत्र हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या. परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात मनसुख अरु असुरक्षित वेळी सहन वृत्ती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईनी खंबीरपणे परिस्थिती हाताळली. व त्या विश्वातील लोकांना परत बोलावून त्यांनी काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मण रावांना प्रधानमंत्री तर प्रत्यक्ष वडिलांना मोरोपंत तांब्यांना खजिनदार केले. लक्ष्मण रावांचा भाऊ मुलगा तसेच मंजू भोलानाथ आणि रावांची गोलंदाज सदा बक्षी यांना फौजेचे व शस्त्राचे जोडणी काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणे पणाने आपल्या बाजूस वळवले. राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या बावीस तोफा मुद्दा स्वरूपा तोफ गोळ्यांची निर्मिती सुरू केली. इंग्रजांवर मंदमंद करणाऱ्या विद्वान शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले.

दानशूर लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणाऱ्या हजार-दीड हजार गरिबांना साधू संदेशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणाऱ्या राणीने गोवध बंदी केली. त्यांनी किल्ल्यावर रंगपंचमी सारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळद कुंकूवाचे कार्यक्रम केले. अशा प्रकारे प्रशासक सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त पणाने मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशी मध्ये मराठी नाटकाचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा चित्रलेखा वानसुर इत्यादी नाटके योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर सुरक्षित समृद्ध व संस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला.

नव्याने एकवीस मार्च इसवीसन अठराशे अठ्ठावन्न ला सरोज शिवरोज आपल्या फौजेसह झाशी जवळ आला. त्याने राणीस क्षिशस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास त्यावर हवे असे कळवले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्वास घातामुळे अन्यायामुळे भारतात विदेशी शासन नकोच असं

युद्धाच्या नवव्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफवंत वाढत्या बाजूच्या तटाला किनारे पाडले. हे किनारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले त्यावेळी चुना दगड व विटा याचे

शेवटी ब्रिटिशांना फितुरांची साथ दिली. झाशी मधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या return संपूर्ण झांशीला पाणीपुरवठा व्हायचा. ती वीराने जिथे तो रोमन तयार व्हायचा. तो कोण का नवीन दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केले. अशी स्थिती जर वाणीच्या अशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर

राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या मुलावरचे लढण्याचे वर्णन केले. एवढेच नाही तर नामांतर मुला मृत्यू आला तर तर तुमच्या विनोदाच्या निर्वाहाचे व्यवस्था मी करेन असे यशवंत श्री राणीचे डावे-उजवे हातच इंग्रजांच्या मुळे वरहात मृत्युमुखी पडल्यानंतर अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य अशियम महोत्सव क्षणात उतरले. संत सुद्धा शहराच्या उन्हाने व महाराणी संतापली आणि त्यांनी प्रत्यक्ष उतरण्याचा निर्णय घेतला व तो अमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती. की समोर येणारा गोरा शिपाई धोरंदरच होत होता. खालचा खालचा हा शब्द अरबी शब्द खाली पाठवून आला आहे त्याचा अर्थ आहे शुद्ध शुद्ध निष्कलंन किव्हा निष्कलन शीख समजा साठी हा शब्द गुरु गोविंद सिघ तेरा april सोळाशे नव्याणव रोजी आनंद मध्ये त्याचा